तुम्हाला एक अमरावतीला अमर हो आम्हाला एक इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणून घेऊन गेले होत ते ते म्हणताना कि उभ्या झडावरती एक आरही मारली तसंच काम झालं आमचं हो हो आणि ते कोणच म्हणतायेत अमरावतीच हा कॉटन किंग बघा एकआहे एक ब्रँड हो हो तो हि आहे एक मस्त कपड्यांची

अच्छा अच्छा बारामती तिथं घेऊन गेले होते पण काही अह हो मेडिकल कारणामुळे मला आमच्या गावी जावं लागलं होत त्यामुळे मी अटेन नाही करू शकलो ते

हॅलो अक्षय हो हो मग ते माझे घरचे आहे आजोबा त्यांचं मेडिकल आणि चेकअप होत त्यासाठी मला जावं लागलं म्हंटल असं का तुमचं पाच दिवसाचं मेडिकल होत

नाही नाही ते पाच दिवसाचं मेडिकल दुसरं असत अं ते समजेल थोड्या वेळाने अक्षय तो म्हणजे तुम्हाला हो स्वखर्चाने जायचं होतं हो स्वखर्चाने जायचं होतं किती लागणार होता खर्च अं अडीशे रुपये लागणार होता

आता मला काही आठवत नाही आपले बाकी बरे होते हो म्हणून तर मी बोललो नाही एक मित्र माझा असा आहे कि तो डायरेक्ट मी तुम्हाला आधीच काय सांगितलं की माझा एक मित्र आहे आता मी तुम्हाला तुम्हाला एक एक खूप खूप चांगली एक अशी खुप एक लाईन ऐकवत होतो इंग्लिश मध्ये ती पण ऐका खुप चांगली ये ती ह्युमन रिप्रेसेंटेशन इन पॉलीटेक्स व्हेरियस वाईल्डली

याचा अर्थ कोण सांगणार याचा अर्थ कारण सांगतो येतो म्हणजे थोडा सबर ठेवा तर ह्यूमनस जे असतात विमेन्स म्हणजेअग्रीमेंट नाही महिला गट जो असतो त्याकरता पॉलीटिक्स मध्ये आता एक खूप मोठा स्कोप आलेला आहे पहिले कसं खुप कंट्री काय झालेले म्हणजे विमेन्स चे पार्टीसिपेशन म्हणजे त्यांचा सहभाग खुप वाढून गेलेला आवाज ब्रेक होतोय अक्षय तुझा विराज तुम्ही काय करताय माईक मध्ये फुक मारताय का?

अह धीरज सर तुमचा आवाज असा का येतोय

अं आता येतोय अक्षय चा वाट वाटतं आठ वाजत आले असं मला वाटतं ठीके ठीके ठीके

जात रा वाढेल तशी मासळी होती पंधरा म्हणालो, मोठा लाभ पत्थर गाव ची काळूबाई आहे. मंदिर ची थोडा लिंबा च्या सावलीत राहणारी आणि गावा ची राखण करणारी तिच्या पुढ्यातला निवद

बर् याच जणांची कौल लावून झाले. बुडा ला मुंग्या लागल्या नं उसळून. कंटाळवाणा उठ ला. त्याने देवीच्या पुढचा दिवस गोळा केला. उपरण्यात बांधला हळदीकुंकवात दिलेले पैसे पुसून कमिटी ला लावले . दिवाना घराकडे जायला निघाला तरी आइमान कुंडा लेना सूत्रांची द्रुपदा काळजी न विचारू लागली. गाव बुडालं धरणात दिवाना काथा वाला काळुबाई कडे बोट दाखवून सारा खेळ खेळू लागला. आई पाण्यात पुढील असं वाटतं तुम्हाला या मागणी मान्य नाही केलं नाही ना मग आम्ही कसं डोबू जोवर आहे तोवर आम्ही आहोत हे किती जागरूकता नाही कल्पना आहे त्या ही इंदिरांना. धरण बांधण्या पूर्वी त्याच्या सिंचना म्हणाल्या, आई च्या पाया वर डोकं ठेवा, पण विद्यार्थी तुमची उघडा बघून आपल्या जाड पुठ्ठा मुळे वाड्या कडे निघाला. पण हातोटी तील गर्दी बघून त्याचे पाय रुतले बावरल्यासारखा तोंड करून तोही इकडे तिकडे बघू लागला. गारठा वाढला शेकोट्या पेटल्या, खोळंबलेली माणसं उगवती कडं म्हणून बघू लागली. एकाकी योग या विषयावर एसटी ची लाइट दिस ती सारे लगबगी ने उठून उभे राहिले एकदा ची दीड तास उशीर करून एसटी बस गावात शिरली आणि गुरगुरत आठवणीत येऊन उभी राहिली. गाडी तून एकेक बाजार करीन उतरली बाप माणूस कोणी दिसेना आह तसा गाव भाग ला काय झालं? काय काय करतो तो हाक मारू लागला तसा बाजार करणे सरकारीचं मळभशील पोलिसांच्या दाराला शिरोळ ठोकलं अशा शेलक्या शिव्या देत खाली उतरल्या. हातातली काठी फिरवीत पांडे तनहाइ दिली तुमचा याला काय झालय सागा की काय होतं गाव सं वाटलं झालं सांगायला काय नाही होतं बंडू नाव एकता दुपारी मिटिंग ला म्हणून बाजारात जवळ चा माणूस दिसला पळवून नेला कार्यात दामले पोलीस ठाण्यात आमच्या शी धरल्या मुळे त्यांनी आह. पण जरा चालू बोली. आह पूर्वी हकीकत कळाली बाजाराच्या बाजाराला गेलेल्या जांभळा बुद्रुक चा कोणी ही माणूस बघाला नव्हता. ज्यांच्या पेरू च्या पाट्या बाजारात होत्या त्या तशाच टाकून पोलीस त्यांना घेऊन गेले आयामायणी फळफळावळ भाजीपाला मातीच्या मोलाने विकला. गावचा कोंडवाडा झाला. धरण काही चुकत नाही मरण काही टळत नाही. कंबर मोडल्यावानी सारे खाली मारली आता पुढे काय करायचं दंगा झाला आहे कर आणि न साध ता गाँव झाला. हनुवटी च्या घरा चा ताबा आह सभा सुरू झाली दिवाना बघितला निवसा धरून. आ वासून पुढे बघत होता. एकरांचा पोटात भीती चा गोळा उठलेला. त्याने घुंगराची काठी पोटावर जा म्हणून धरलेली पांगळा अपार लागत किलकिला करून लागलेला गोव्या कोळी आपल्या हल्यागत मुसकुट करून तशाच डोळ्यांनी काय करते ते बघू लागला. बाजूच्या पिंपरणीची पाने गावकर यांचा काळजासारखी लटलटत होती.

पाटलांचा दगडू बोला आह तरुण तरुणी पोरं हमरीतुमरीवर आली आली बावरालेला पांडू मात्र बोलला येथून पळा सरपंचाला बोलवा गाव बोल म्हणावं पोरं सरपंचाच्या घराकडे परत गेली आणि धापा टाकीत माघारी आली आणि विचारू लागली का रे एकटा आला सरपंच कुठं आहे कुठं ती म्हणते गाव बुडायला लागलं म्हणून नाही सांगितलं. डबल विचारलं बंगला बांधला आहे. नऊ घेताना तिकडे गाव मिल तरी त्याचे कोब्रा मारी पाळसा च्या सरपंच असला तळेगाव हरी बाबू घरात ला कशा ला त्याला प्याय चं किती पय ला म्हणून रेडा दूध देईल का काहीजण हळहळत होते आणि त्यामुळे मास्टर बाहेर पाहिजे होते आह वाघांना सरकारच्या. नाकाला दम आणला असता आतां घटकाभर माणसं गप झाली त्यांच्या डोळ्या पुढे सहा फूट उंच असेल का गुरुजींची खाडीच्या पेहरावरती मूर्ती उभी राहिली गुरुजी म्हणजे त्या एक चालती बोलती आग होती. पंचवीस . तारा मागें शिंगाडे पाटील आणि वाचनाच्या

डोंगरावर वसलेल्या तीन वाड्यांवरची पोरं डोंगर पालथा घालून एका शाळेत गोळा व्हायची भैरोबाच्या अंधारा देवळातील ती शाळा सहवीस कोणाला स्मृती महाराष्ट्राला आणि ती चाळ असताना या शाळेत दुपारी चार वाजताच अंधार पडायला ट्रॉफी ला पैसा नाही म्हणून उजेडात जेवणं उरकायची पोरं शाडूच्या मातीने कपडे धुवायची माग पाळायची पोस्ट कार्ड टाकायला आठ मैल झाली . पॉलीवर जायचं शिकावीत म्हणून आता आटापिटा केला. दोन वर्षे उन्हा पावसाशी दोन हात केले. पण एक दिवस व्हाय चं तेच झालं. पुरुषा गणेश घ्यावी, शाळा बंद असा सरकारी हुकूम आला. गुरुजींनीं ते गाव सोडले आणि आपल्या भागात आले कोणी धरणा चं नाव काढलं की त्याचं असतं पण म्हणायचं कुठले पिकलेल्या माणसा तुटले ते धरणग्रस्त पाठ वायचे तेव्हापासून झोपे तून जागे होताना सुद्धा गुरुजी ओरडतात आणि मरण आणि मगच धरण गुरुजी मावळतीच्या ओढ्या पलीकडे महार वाडात जन्माला आलेले त्यांनी . धरणात आह चालेल. आटापिटा प पूर्णत्वा ची जोरदार मागणी मुळशी सत्याग्रह ही सारी धडपड बघून गावकरी मावळतीचा ओढा विसरून गेले होते. गुरुजी गावकरांच्या काळाची कर झालेले काही काळ गुरुजी म्हणाय चे. जावळी तालुक्या ला वाटाय चं ते गुरुजी आज सरकारी छाप्यात सापडले तरी कावरी बावरी होऊन एकमेकाला विचारू लागली. आता गुरुजींच्या माघारी काय करायचं तर त्यांच्या जागेचा ताबा सोडायचा नाही आह तरणीताठी पोरं ओरडली तसंच खुल्या बाजारात आले तर बोला पहाटे उठाय ची. आह मग छात्र चार दिवसाच्या भाकरी बांधल्या दिवस उजाडायच्या आधी धरणा ची जागा जाऊन ठाण मांडायचं. तरणी पोरं गरजले तेवढाच भोसल्यांच्या शिंगाड्याचं नाव घेऊन जावे लागेल शिंगाड्याचं वाटोळं वाटोळं होईल तुझं सरकार मरेल. उद्गार लागेल. किती तुरुंगा ची हवा खावी लागेल सांगता येत नाही. रक्त ओकाव लागेल ओकायची आणि आधी मरण आणि मग धरणा सारा आसमंत गर्जून गेला. गर्जना चालले असताना तया कांबळे दारू पिऊन ला फोन आला. घटकाभर सभा न्याहाळली आणि खी खी करून हसू लागला बोला काय सभा झाल्या वाटप लेको तुम्ही सगळे मरणार. तर तुम्ही बोलून मारणार कांदा आह नारळ लागतात

कारण त्याची कसोटी ठरली आणि त्या त्याच्या दोन्ही गालां वर दोन सणसणीत हाणली तर त्या उलटा होऊन खाली पडला आणि अंधाराचा गाव बळी गेला तसं सभा संपली. दिवाना पुढे झाला त्या काळूबाईचा अंगारा काढला आणि प्रत्येकाच्या कपाळी लावला माणसं तर कोण बाजूच्या काळूबाई कडे बघू लागली. झाड झाडोरा वाळून करत होता. काळूबाई च्या अंगावरचे जळगाव, आघाडी चे आणि लांब थानी च्या वेळेत होते म्हातारी माणसं देवीला हात जोडीत होती. ओठातल्या ओठात पुटपुटत होती. आई लेकरांची आह खूप त्रास झाला. गावाची राखण कर ग मते उद्याच्या तयारी साठी सारे उठले. आपापल्या घराकडे गेले पण डोईवर बसलेली काळूबाई उतरत होती किती दिवसा हा जांभळी गाव वसला असेल पुण्याचा पोरगा सांगतो. गाव प्राचीन नदीकाठ ची संस्कृती कोणतर गावाला खूप आहे, विशेषची कमान आहे काळुबाईतर गावच्या. आधी चिती पाहिजे आणि देऊळगाव असतो तर त्या

माझ्या आयुष्यात बघाल का नाही वळ ला स्वप्नात वजन देऊन टाकलं आहे तुला गावगाड्या वर पडू देणार नाही आह तेव्हा आई ना बजावलं मी विचार कर आणि मग माझ्या नादालागा. माझ्या देऊळ बांधाय चं असेल. तर ती सगळ्यां वरच का? मात्र त्या ची आणि त्याच्या अंगा ला तिथे गोंडा कोटा च्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे. एका रात्री तच देवळे बांधून पूर्ण करायचं. तारा लाकूड फाटा दगडी पूल यावरच गोळा करायची. आह जर देवणी मात्र राहिला तर गावऽ वाढ होईल मिळवायचा पण अनेक पिढ्यांना माहीत होता म्हणून तर देवळ्या च्या आधी कुठे लागलं होतं? वळवा च्या स्वप्नात पुन्हा एकदा आई आलीकळवळून बोलली. जांभळीला वाईट वाटलं आहे आईचं उन्हा पावसात थंडी वाऱ्यात ठेवून आपण घराच्या उंबऱ्या ला कसं पडाय चं? गावाचा कल झाला. बाळा ची वस्ती जेव्हा पाचशेची होती मुंबई ला परगावी राहणार्या गावकऱयांना. निरोप धाडले लवकर या आईच काम तेवढं उरकून टाकूया सारे गावकरी गोळा झाले. मोर्चा बघितला तीरुप्पूर मध्ये कामाला एका सुरूवात झाली तर कोण पाया खोद तोय कोण झाड तोडत कोण दगडी रचतोय जिल्ह्यातील या गावा ने कंबर बांधिली पंधरा दिवस आकडे भेटले त्याच्या उजेडात बांधकामाला दूर चढलेला. मध्ये रात्र झाली. सारी आवराआवर मनीत एकमेका ला हवी देऊ लागले. बघता बघता भीती मुळे लागल्या वाढू लागल्या. मग त्यांनी शेती पर्यंत आपल्या गडबडी ने दीपा मारून पाकळ्या सुरवात झाली. नेमका दादा सुतार. पिऊन आलेला रिपा मारता मारता तो गडबडला आणि त्याचा सारखा खाली आपटला. त्याच्या अंगावर आड पडलेलं ते बाजूला करता करता वेळ झाला. त्यात त्यांच्या पाया चे हाड मोडले. पाय कसा बसा बांधून. पोलीस अधीक्षक जेम एस कॉट ह्यांनी पोलिसांना आंदोलकांवर लाठी चार्ज लाठीचा वापर करण्यासही आदेश दिले आणि राय यांच्यावर वयक्तिक रित्या प्राणघातक हल्ला केला जे जखमी झाले सातारा नोव्हेंबर एकोणीशे आठवीस रोजी राय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

तेव्हा ब्रिटीश सरकारने राय यांच्या मृत्यू बाबत कोणतीही भूमिकी नाकारली हे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन hra चे प्रमुख सदस्य होते आणि एकोणीशे आठवीसमध्ये हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव बदलण्यासाठी ते बहुदा जबाबदार होते

यांनी राय च्या मृत्यू चा बदला घेण्याची शपत घेतली किंग यांनी शिवराम राजगुरू सुखदेव थापत आणि चंद्रशेखर आजाद

लाहोर मधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडत असताना यांनी सहायक पोलीस अधीक्षक जोन यांना गोळ्या घातल्या हत्तेनान्तारची समकालीन प्रतिक्रियेनंतर समोर आलेल्या कौतुकापेक्षा बरीच वेगळी आहे नवजवान भारत सभेने ज्यांनी HSRA सोबत लाहोर मोर्च्याचे आयोजन केले होते त्यानंतरच्या सार्वजनिक सभेमध्ये उपस्थित

राय यांनी एकोणीशे पंचवीस मध्ये स्थापन केलेल्या द पेओप्लेस कार्यकर्ते आणि गुप्त पत्रे हिंशे पेक्षा आहे यावर भर दिला

भगतसिंग त्यांच्या दहशत असल्यामुळे लोकप्रिय झाले नाहीत तर क्षणभर लाला लजपतराय यांच्या सन्मानाचे आणि त्यांच्याद्वारे देशाच्या समाधान करत असल्याचे दिसत होते तो एक प्रतिक बनलं कृती विसरली गेली चिन्ह राहिले आणि काही महिन्यातच पंजाब मधील प्रत्येक शहर आणि खेद आणि थोड्याफार प्रमाणात उर्वरित उत्तर भारतात त्यांच्या नावाचा आवाज घुमला त्यांच्या बाबत जाणीव वाढली आणि त्या माणसांची लोकप्रियता वाढली हे आश्चर्यकारक होते चुनन सिंग ची हत्या ची हत्या केल्यानंतर गट मधून पळून गेला महाविद्यालयाचे प्रवेश द्वार जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पासून रस्तेच्या पलीकडे त्यांचा पाठलाग करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल

नंतर ते सायकल वरून पूर्वनियोजित घराकडे पळून गेले पोलिसांनी त्यांना त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु केली आणि शहरातील

पुढचे दोन दिवस लपले एकवीस डिसेंबर एकोणीशे आठवीस रोजी सुखदेव यांनी दुर्गा ची देवी यांना कधी कधी दुर्गा भाभी म्हणून ओळखले जाते दुसर्या HSRA सदस्य भगवती ओहारा यांच्या पत्नीला मदतीसाठी बोलावले ती त्यांनी देण्यास होकार दिला त्यांनी दुसर्यादिवशी पहाटे हावडा कोलकत्ता मार्गे लाहोरहून भातिका कडे भटिंडा कडे निघणारी ट्रेन पकडण्याचे ठरविले लाहोर मधून पळून जा भगत सिंघ आणि राजगुरू दोघेही लोडेड रिव्हॉल्वर घेवून दुसर्यादिवशी लवकर घरातून निघून गेले पश्च्यात्या पोशाखात भगत सिंगने केस कापले दाढी केली आणि कापलेल्या केसांवर टोपी घातली आणि देवीच्या झोपलेल्या मुळाला घेवून आणि देवी म्हणून गेले तर राजगुरू यांना त्यांचे सेवक म्हणून घेवून गेले CID पासून लखनौ साठी ट्रेन मध्ये चढले लखनौ येथे राजगुरू स्वतंत्र बनारस ला निघाले तर सिंग देवी आणि हावडा येथे गेले, सिंग वगळता सर्व जन काही दिवसांनी लाहोरला परतले दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोट आणि अटक काही काळापासून भगत सिंग इंग्रजांच्या विरुद्ध बंडाची प्रेरणा देण्यासाठी नाटकाच्या श्याक्तीचा उपयोग करत होते सारख्या क्रांतीकार बद्दल त्यांचे भाषण जिवंत करणारे दाखवण्यासाठी जादूचे कंदील विकत घेत होते काकुरे कटाचा परिणाम एकोणीशे एकोणतीस मध्ये त्यांनी

ला त्यांच्या उधीष्टांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्धीस्ठ्ठाने एक नाट्यमयी कायदा प्रस्थावित

प्यारीस मध्ये चेंबर ऑफ डेप्युटी वर बॉम्बस्फोट करणाऱ्या च्या प्रभावाने केंद्रीय विधानसभेच्या आत बॉम्बस्फोट करण्याची होती सार्वजिन सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवादात कायद्याच्या विरोधात निषेध करण्याचा नाममात्र हेतू होता जे विधानसभेने नाकारले होते परंतु व्हाईस रॉय ने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून ते लागू केले होते

HSRA नेतृत्वाने सुरवातीला भागात सिंग बॉम्बस्फोटात सहभाग घेण्यास विरोध केला कारण त्यांना खात्री होती कि च्या गोळीबारात त्याचा पूर्वीचा सहभाग म्हणजे त्याच्या अटकेमुळे त्याला शेवटी फाशी दिली जाईल तथापि त्यांनी शेवटी ठरविली कि त्यांचा सर्वात योग्य उमेदवार आहे आठ एप्रिल एकोणीशे एकोणतीस रोजी सिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासमवेत विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना सार्वजनिक दालनातून दोन बोंब फेकले बोंब मारण्यासाठी तयार केले गेले होते परंतु व्हायरस राय च्या कार्यकारी परिषदेचे वित्त जॉर्ज यांच्यासह काही सदस्य जखमी झाले बॉम्ब च्यामुळे विधानसभा गजबजली होती त्यामुळे सिंग आणि दत्त ते कदाचित त्या गोंधळातून सुटले असते त्या ऐवजी ते इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत राहिले क्रांती दीर्घ आयुष आणि फेकली ह्या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीतील तुरुंगाच्या हलवण्यात आले

नितीन नायर यांच्या मते ह्या दहशतवादी कृतीची सार्वजनिक टीका होती गांधींनी पुन्हा एकदा त्यांच्या कृत्याला नापसंदी दर्शविणारे

तरीही तुरुंगात डांबलेले भगत आनंदी असल्याचे कळविले आणि त्यानंतरच्या कायदेशीर कार्यवाहीचा नाटक म्हणून उल्लेख केला सिंग आणि दत्त यांनी अखेरीस असेम्ब्ली बॉम्ब टीकेला उत्तर दिले आम्ही मानवी जीवन शब्दाच्या पलीकडे पवित्र मानतो आम्ही हृनास्पद अक्रोष्याचे अपराधी नाही किंवा लाहोरच्या प्रमाणे आम्ही वेडेही नाही आणि इतर काहीजणांनी त्यावर विश्वास ठेवला असेल बळजबरी जेव्हा आक्रमण प्रमाणे लागू केली जाते तेव्हा ती हिंसा असते आणि त्यामुळे नैतिक दृष्ट्या अन्यायकारक असते पण जेव्हा कायदेशीर कारणासाठी वापरले जाते त्याचे नैतिक अव्चीत्त आहे मे मध्ये प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात खटला चालू झाला बारां जून रोजी दोघांनाही जन्म ठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली बेकायदेशीरपणे आणि दुर्भाव्नापूर्ण रीतीने जीव धोक्यात येण्याची श्यक्यता असलेल्या निसर्गाचे स्फोट दत्त यांचा बचाव असफ अली यांनी केला होतं तर सिंग यांनी स्वतः चा बचाव केला होता खटल्यात दिलेल्या साक्षेच्या अचूक्तेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत सिंग यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या कडे असलेल्या पिस्तुलची महत्वाची विसंगती आहे काही साक्षीदारांनी सांगितले कि त्यांनी दोन किंवा तीन गोळ्या झाडल्या होत्या तर त्याला अटक करणाऱ्या पोलीस साक्ष दिली कि त्याने त्याच्याकडून बंदूक घेतली तेव्हा ती खाली दिशेने दाखवली होती आणि सिंग त्याशी खेळत होतं नीव करते नवी करू का स्टॉप कर आवाज येतंय स्टॉप कर आधी हो टाईमिंग दिसतंय कारण ते होतंच आहे आता झालं

अजून पण होतोच आहे माझ्यामध्ये रेकॉर्ड तेरा मिनिट झालेत न्यू करू काकरू का चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा सम्राट होता, त्याला चंद्रगुप्त असेही संबोधले जाते. त्याने मौर्य साम्राज्य मौर्य साम्राज्य किंवा मौर्य राजवंशाची स्थापना केली. संपूर्ण भारत एका साम्राज्याखाली आणण्यात चंद्रगुप्ताला यश आले. चाणक्य याने आपल्या मंत्र्याच्या मदतीने राजा महानंद आणि नंद घराण्याचा नाश केला पाटणा येथे. आपली राजधानी स्थापन केली. आणि संपूर्ण भारताला आपल्या अधीन केले. अफगाणिस्तान, बिहार, काठियावाड आणि पंजाब यांच्या हद्दीत आहेत. देशांचा सहभाग होता. चंद्रगुप्ताने greek राजा मुलीशी लग्न केले. चंद्रगुप्ताची सुंदर कथा मुद्रा राक्षस नाटकात आढळले. या तीनशे बावीस BC मध्ये सिंहासनावर आरुढ झाला. आणि दोनशे अठ्ठयानऊ BC मध्ये त्याग केला. ते वाळवंट झाले. चंद्रगुप्ताची चार सशस्त्र सैन्य सहा हजार

अं त्यांचा मुलगा बिंदुसार देखील एक तेजस्वी महाराजा बनला. हम्म नियम call तीनशे बावीस ते दोनशे अठ्ठयानऊ PC

नंदा हा नंदा साम्राज्याचा खजिना आहे.

हो

अं जन्म तीनशे चाळीस बीसी पाटलीपुत्र बिहार आणि भारत

BC दोनशे अठ्ठयानऊ वय एक्केचाळीस ते बेचाळीस बर. पत्नी? अं त्रुटी

मूल अं बिंदुसार.

घरगुती आहे? मौर्य राजवंश मौर्य साम्राज्य? अं मौर्य राजवंशी तीनशे बावीस ते एकशे पंच्याएंशी इ सा पूर्व, प्राचीन भारतातील एक राजवंश होता.

त्याचा मंत्री कौटले यांना जाते. त्याने सम्राट गणानंदचहा पराभव केला. साम्राज्याचा उगम मगतच्या पूर्वेकडे राज्यामध्ये गंगा नदीच्या

तीनशे बावीस इसवीसन पूर्व चंद्रगुप्त मौर्य त्याने एकोणीसशे दहामध्ये साम्राज्याची स्थापना केली. आणि तसेच वेगाने पश्चिमेकडे आपले समाज साम्राज्यदेखील वाढवले. अलेकझांडरच्या आक्रमकतेनुसार आक्रमतेनंतर निर्माण झालेल्या अनेक लहान प्रादेशिक राजांमधील मतभेदांचं त्याने फायदा घेतला.

बिंदुसार हा राज्य दोनशे अठ्ठयानऊ ते दोनशे बाहत्तर हा मौर्य वंशाचा राजा होता. तो